या चित्रात आपल्याला एक ऑफिस दिसते आहे या ऑफिसचा रंग हा क्रीम कलर आहे.

हे लोक एकमेकांशी चर्चा करत आहे.

या चित्रात आपल्याला एक व्यक्ती दिसतो आहे हा व्यक्ती सेल्फी काढत आहे.

या चित्रात आपल्याला एका रूम चे दार दिसते आहे या दारामध्ये दोन मुलेही उभी दिसत आहे त्या दारावर उर्दू मध्ये काहीतरी लिहिलेले आहे.

येथे समोर दुकानदार बसलेला आहे आणि दुकानात दुकानदाराने ऑनलाइन पेमेंट ची देखील व्यवस्था केलेली आहे.

या चित्रात आपल्याला एक व्यक्ती दिसते आहे ही व्यक्ती गुहेच्या द्वाराच्या बाहेर उभी आहे या गुहेच्या आजूबाजूला थोड्या प्रमाणात हिरवे गवत आहे.

या ठिकाणी आपल्याला एक फळांचे दुकान दिसते आहे. या ठिकाणी अनेक विविध फळे आहेत.

या ठिकाणी आपल्याला काही खांब दिसत आहे. हे खांब दगडी आहेत.

या चित्रात आपल्याला एक पेट्रोल पंप दिसतो आहे हा पंप एच.पी. चा आहे.